आणखीन काय बरयना बाकी सगळ सोपयन हा फार छान छान बरय बरय बरय --

हो अ फार छान वस्तूय हो --

हा पिकनीक साठी जाह जाण्यासाठी जागाय चांगली जागाय जायला पाहिजे लोकानी इथ पिकनीकसाठी हो फार छुक खूप --

पक्षी पाणी चा शोध घेऊन पाणी प्यायला येतातय फार आंनदाची गोष्टय पक्षी आलेलीय फार छान --

तिथ पिकनीक साठी पब्लिकनी जायला पाहिजे.

रोड दिसतय रोडचे बाजुला हिरवगार --

हा मुसलमाना चा दुकान दिसतोय ज्या वरती कायतरी लिहलेलेय.

लोक कार्यक्रमा साठी बसलेले आहे.

आणि गेटच्या समोर एक काॅलेज वगैरे असायला पाहिजे गेट समोर टुव्हिलर चे गाड्या उभ दिसतात त्याचा अर्थ आहे काॅलेज असायला पाहिजे त्याच्या मध्ये झाडा दिसतात.

नाक्यासाठी गाड्या थाबलेले अ पब्लिक नाष्ट्या साठी हाॅटेल मधी गेलेली आहे.

त्याच्या मध्ये भिंतीवर कायतरी वस्तू ठेवलेली आहे फार चांगल मोठ शोरुम सारख दिसत आहे.